हा ते विम्याबद्दल माहिती पाहिजे होती हो. विमा काय असतंय?

ते विमा काढतात ना शेती विमा आणखीन काय ते असतं ते सगळं. विम्याचे प्रकार असतेत कि चार-पाच काहीतरी.

दरवर्षी आता सोयाबीनची पेरणी झाली का,

पेरणी झाल्यावर पुढच्या महिन्यामध्ये ते विमा म्हणून भरतात, सोयाबीनचा विमा म्हणून. तर त्याला पाच-सातशे रुपये लागतात, सात-आठशे रुपये. आणि शासनाने मंजूर केल्यानंतर पुन्हा मग पाच-सहा हजार रुपये विमा येते त्याचा आपल्याला.

सातशे-आठशे. त्यांच्या टक्केवारीनुसार असतं ते.

एक एकर वगैरे ते. एकरी खर्च असतो आणि त्यांची मंजुरी हेक्टरी असते.

म्हणजे एक एकराला सातशे रुपये. सातशे रुपये नाही रे. तसं नाही. आठशे बी कवा येतंय. सातशे बी कवा येतंय.चारशे बी कवा येतंय. त्यांच्या टक्केवारीवर असतं.

म्हणजे कमी जास्त कधी किती पण येऊ शकतंय.

हम्म. आता तीन हजार आला बघ मला आठशे रुपये भरले होते. पण त्यांनी तीन टप्पे केले त्याचे. एकोणतीसशे रुपये आले पहिल्या टप्प्यात. आता दुसऱ्या टप्प्यात येतील काही दोन-अडीच हजार. पुन्हा तिसऱ्या टप्प्यात दोन-अडीच हजार. असं पाच-सात हजार रुपये, नऊ-आठ हजार रुपये येते.

हा हा. म्हणजे तुम्ही आठशे रुपयेचा भरला होता अगोदर आठशे का साडे आठशे काहीतरी लागले होते दोन हजार विसला. हा हा. मग तेव्हाच विमा आता आला का?

म्हणजे ज्या वर्षी आपण विमा काढला त्या वर्षी जे काही नुकसान वगैरे झालं असेल तर मग ते तसं असतंय का?

म्हणजे सोयाबीन तर काढला होता तेव्हा दोन हजार वीस मध्ये सोयाबीन जर खराब झालं, पाऊस जास्त झाला तर. हा हा. म्हणजे थोडक्यात विमा काढल्यावर आपल्याला नुकसान भरपाई भेटती असं.

हम्म. तेच म्हणलं त्याच्यामध्ये रब्बीचं

पेरणी झाली. दोन दोनच असतं रब्बी आणि आरख.

हम्म. पुन्हा फळबाग आंबा, फळबाग मध्ये डाळींब, आंबा

तसं विमाला टायमिंग थोडा वाढत असतंय फळबागाला.

खरीप वेगळं, रब्बी वेगळी, फळबाग वेगळा. हा हा. खरीप, रब्बीला दरवर्षी असतंय का भरायचा? म्हणजे काही आपल्या मनावर असतं भरायचा. काही आपल्या मनावर असतं. भरू वाटलं भरायचा नाही तर नाही भरायचा.

कधी अति वृष्टी झाली. कधी दुष्काळ पडला. हम्म हम्म. बरं. आणि कधी म्हणजे पावसाळा झाल्यानंतर पेरण्या होतात तेव्हा का? हम्म हम्म. पेरण्या झाल्यावर भरायचा. अच्छा. म्हणजे पेरण्या झाल्यानंतर मग ते विमा भरायचा.

रब्बीचं, रब्बीचा रब्बी पेरल्यावर. म्हणजे ते किती महिन्यानंतर असतंय ते नंतर? पेरल्यावर महिन्या पंधरा दिवसाला असतं. म्हणजे हे आघाताचा निघाल्यावर असेल ना नंतर दुसरा विमा?

दोन टप्प्यामध्ये सहा-सहा महिन्याचा गॅप असतंय का?

बरं चालतंय. तुम्ही खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बरं. भरा भरा.